हे जे दृश्य मे दिसत आहेत हे जे दृश्य माला दिसत आहे ते मास्यांचे दुकानाचे आहे.

तसेच त्यांच्या डोक्यावर जे आहे त्या शावर कॅप सारख्या टोप्या--

हे जे दृश्य आहे ते संध्याकाळचे दृश्य आहे रिशेप्सनचे संध्याकाळचे दृश्य आहे.

या ठिकाणी एक मोठा स्टेज आहे फुलांनी सजवलेला आणि एक सोफा ठेवलेला आहे नवरदेव आणि नवरीला बसण्यासाठी आणि स्टेजच्या समोर खुर्च्या लावलेले आहे पांढऱ्या कलरच्या .